इथे दोन उगवलेले आहेत इतरत्र काही दिसत नाही फक्त हिरवळ भरलेली आहे.

येथे अनेक टू विलर गाड्यांचे पार्किंग दिसत आहे तसेच फो र्व्हीलर गाड्या सायकल असे पार्किंग दिसत आहे इथे असंख्य गाड्या पार्क केलेले दिसत आहे बहुतेक हे स्टँड जवळील --

हे कदाचित एका शाळेचे मैदान आहे व इथे शालेतील मुले ब्याट बोल खेलत आहेत.

माणसे ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वर थांबले आहेत संध्याकाळ असल्या करना मुले सगळी कडे दिवे लागलेले आहेत.

येथे कोणत्यातरी मॉल किंवा घर असल्याचे दिसून येत आहे तसेच गाड्यांसाठी पार्किंग ची सोय करण्यात आली आहे.